तिथे थैले पण लटकवलेले आहेत आणि तिथे आपल्याला थैला पन मिळेल अणि तिथे खूप सारे माणसं विकत घेऊन राहिले आहेत.

है एक च्या कार्यशाळा आहे बी_ए बी_ई_एम_आय लिमिटेड याचा है एंट्रेन्स आहे त्याच्या समोर आपल्याला झाड लाव झाडांचे कुंड्या दिसेल.

पंचायत भवन हे शिंपो गावात आहे. तिथ एक त्याचा दरवाजा ब्ल्यु कलरचा आहे. आणि तो सध्या लॉक आहे. त्याच्या साईडनी एक पाटी दिली आहे. जे ग्रे कलर ची आहे. आणि तेथे तुम्हाला पूर्ण ते ग्रामपंचायतची इफाँर्मेशन मिळेल.

हे चंद्रपुरच छटाई कार्यालय आहे.

बिल्डिंग आहे खूप मोठी आहे ते साथ आठ म -- मजली ची आहे ती व्हाइट कलर ची आहेआणि तिथे अत्ता ही बांधकाम चालू आहे.

खूप सारे तारा आहेत जो गेले आहेत खांबयला आणि तिथे एक ऑरेंज कलर चे पट्ट्या लागलेले आहेत.